PRINT नाच्या NIH निधीच्या अभ्यासात असे आढळून आले कि fifty आणि त्याहून अधिक वयाच्या ओढ्यांमध्ये सिटोळीक

कमी केल्याने संध्याकाळी कमजुरीचा धोका कमी झाला आहे. पटकन वर्षात जास्त काही आहे दीर्घकाळ अभ्यासात असे आढळून आले कि उच्च रक्तदाबावर उपचार केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो Excimer रोगमध्ये जर मी रक्तदाबाची औषधे घेतली तर आणि तुमचा रक्तदाब कमी झाला तर याचा अर्थ रक्तदाब आणि जीवनशैलीत बदल काम करीत आहेत दुसऱ्या या doctor ने तुम्हाला उच्च रक्तदाब आहे का? असे विचारल्यास होय पण त्यावर उपचार सुरु आहेत. केले असते किंवा

pharmacist शी बोला संगती अह

एकोण ऐंशी मिमी age जची शेवटी वर्णन करणारा पारा मिलीमीटर आहे जो रक्तदाब मापनकामध्ये वापरला जात असते. निरोगी रक्तदाब राखणे महत्वाचे आहे. कारण सामान्य श्रेणी बाहेर पाचन समस्या प्रधान असू शकते. उपचार न केलेला उच्च रक्तदाब विशेषतः मूत्रवाहिन्यांमध्ये मूत्रपिंड आणि मेंदूला नुकसान पोहचू शकतो. हे रक्तदाब क्रमांक असलेल्या कोणासाठीही आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या. जर तुम्ही पोट असाल तर पुढील दहा वर्षांमध्ये रक्तवाहिन्या संबंधित रोग होण्याचा दहा percent जोखीम असते किंवा तुम्हाला तिकडं मूत्रपिंडात आजार मधुमेह किंवा धमनी रोग असेल तर तुमचे उपचार लक्ष साधारणपणे एकशे तीस ते ऐंशी मिमी Hg पेक्षा कमी आहे.

सहा ते आठ तरीही नियमित व्यायामाचा रक्तदाबावर परिणाम होण्यासाठी सुमारे एक ते तीन महिने लागतात जोपर्यंत तुम्ही व्यायाम करत राहाल तोपर्यंत फायदा टिकतात. चे रक्तदाब सामान्यतः एखाद्या व्यक्तीला जाग येण्यासाठी काही तास आधी रक्तदाब वाढू लागतो ते अधिकच वाढतच राहतो. मध्यंतरी ईश्वर गाठी रक्तदाब सामान्यतः सकाळी आणि संध्याकाळी कमी होतो सामान्यतः रात्रीच्या वेळी रक्तदाब कमी होतो तो सोबत आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा तुमच्या धमनीच्या भिंतीवर रक्ताची आपण सतत खूप जास्त असते. त्यामुळे कालांतराने तुमच्या धमन्यांचे अनु स्थान होते आणि त्यामुळे हृदय विकाराचा झटका आणि roll यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात उच्च रक्तदाब हा या सामान्य स्थितीची दुसऱ्या शब्दात आहे. मित्रांनो, आजचा माझा topic आहे deforestation म्हणजे जंगलतोड, ज्याच्यावर मी आज बोलणार आहे. मित्रांनो, आजचं जर हे बघितलं झालं, तर खूप मोठ्या प्रमाणात deforestation होत आहे. आणि deforestation चे नुकसान च आपल्याला आज आपण बघत आहे. आता खूप मोठ्या प्रमाणत जंगलतोड होत असल्यामुळे काय होत आहे की, जंगलतोड झाल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या हवामानावर होतो. जंगलतोड झाल्यामुळे काय होत आहे की, उन्हाळ्यामध्ये पाऊस, आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडत आहे. नंतर वन्यप्राणी हे जंगल न राहिल्यामुळे, त्यांचा निवाराच आपण हिसकावून घेतल्यामुळे ते शहरांकडे कूच होत आहेत. मग त्या नंतर आपल्या समोर वेग-वेगळे उदाहरणं दिसून येतात की बाबा, या शहरामध्ये बिबट्या घुसला, या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला, यांच्या college मध्ये एखादा जंगली प्राणी आला.

म्हणजे हवेची जे filtrate म्हणजे जी procedure आहे ती, तो कुठेतरी थांबवण्यात येऊन राहिली, ती कुठेतरी कमी करण्यात येऊन राहिली. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला हवा मिळायची, तशी तेवढी fresh आणि तेवढी नैसर्गिक हवा आपल्याला मिळत नाही. आणि आता नैसर्गिक हवा न मिळाल्यामुळे, pollution free हवा न मिळाल्यामुळे, म्हणजे ज्यामध्ये pollution आहे, अशी हवा मिळाल्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा lifetime सुद्धा कमी होत आहे. आपण पूर्वी बघायचो की, खूप मोठे मोठे जंगल घनदाट असे जंगल राहायचे की ज्यांच्यामध्ये साधं ऊन सुद्धा आत शिरायचं नाही.

कारण सुरुवातीला जंगलं खूप राहायची, खूप घनदाट जंगलं असायची. मग त्याचा फायदा काय व्हायचा की, ते जंगल आहे खूप दाट, खूप दाट जंगल असल्यामुळे पहिले वातावरण, जे पर्यावरण होतं ते अतिशय नैसर्गिकपणे अतिशय समृद्ध होतं. ते अतिशय सुस्वच्छ हवा मिळायची लोकांना. लोकांना एक चांगली आणि एक O two म्हणजे आपली oxygen पूर्ण हवा मिळायची, त्यामुळे लोकांचं life सुद्धा, life span सुद्धा खूप जास्त होता. लोकं शंभर शंभर, एकशे दहा दहा, एकशे वीस वीस वर्षांपर्यंत जगायचे. आणि आज चांगली हवा न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात. वेगेवगळ्या बिमाऱ्या झाल्यामुळे लोकांचं life span सुद्धा कमी झालेलं आहे. कुठेतरी आपण शंभर वर्षे जगायचो, आता तो life span कमी होऊन साठ आणि सत्तर पर्यंत पोहोचलेला आहे. व्यक्ती साठ सत्तर झाला म्हणजे तो गेला, असं झालेलं आहे. आता deforestation चा आणखी एक मोठा मुद्दा असा आहे की, deforestation झाल्यामुळे वन्यजीव सुद्धा धोक्यात आलेले आहेत. जे की वन्यजीव म्हणजे, वाघ झाले, भालू झाले, चित्ते झाले, यांची संख्या सुद्धा कमी झालेली होते. कारण त्यांचा आपण निवारा हिसकावून घेतला. deforestation केलं, म्हणजे जंगलतोड केली, जंगलतोड केली म्हणजे आपण त्यांचा एकाप्रकारे निवारा हिसकावून घेतला. आणि आपण त्यांचा निवारा हिसकावून घेतल्यामुळे काय होत आहे की ते आपल्या शहराकडे कूच करतात. आपल्या शहराकडे कूच केल्यानंतर माणूस त्याच्यावर हल्ला करतो. कारण स्वतःच्या बचावासाठी माणूस त्याच्यावर हल्ला करतो. म्हणून त्यामध्ये आपल्यावर हल्ला करतात जे जंगली प्राणी, त्यामध्ये आपलाच कुठेतरी हात आहे, कारण आपण त्यांचा निवारा हिसकावून घेतलेला आहे.

आता हे वेगवेगळे plantation program खूप चांगल्या प्रमाणे होत आहेत. परंतु काहीकाही ठिकाणी हे plantation program फक्त कागदावरच राहून गेलेले आहेत. काही काही ठिकाणी एखादं plantation program चं आयोजन केल्या जातं. तिथे खूप लोकं जमा होतात, plantation करतात, वेगवेगळे नारे देतात की जंगल बचाओ, पर्यावरण बचाओ, असे मोठ मोठे नारे दिले जातात, plantation केल्या जाते. परंतु हे सर्व करत असतानी ते दोन दिवस, तीन दिवस किंवा आठ दिवसांपर्यंत तो program चालतो, लाखो झाडं लावली जातात. परंतु ती लाखो झाडं लावले गेल्यानंतर, spotlight गेल्यानंतर, म्हणजे camera, हे सर्व दूर गेल्यानंतर काही महिना, दीड महिना, आणि दोन महिन्यांनंतर आपण तिथे जाऊन बघितलं, तर लाखो झाडांपैकी क्वचित बोटांवर मोजण्याइतकीच झाडं कितपत शिल्लक राहतात. कारण बाकी झाडांची सोय ही केल्या जात नाही, त्यांना पाणी घातल्या जात नाही, त्यांचं protection केल्या जात नाही. त्यांना जसं पाहिजे तसं वातावरण पुरवल्या जात नाही, त्यांना तेवढ्या झाडांची तेवढी काळजी घेण्यात येत नाही. आणि ते बोटांवर मोजके राहिलेली झाडं सुद्धा काही दिवसांनी नष्ट होतात, म्हणजे आपल्याला जिथे झाडं लावायची होती, हे करायची होती, तिथे झाडं लावू शकले नाही नंतर. म्हणजे ते आपल्याला जे जंगल वाढवायचं होतं, ते आपलं उद्दिष्ट्य complete झालेलं नसतं. तर मग आता मग deforestation च्या विरुद्ध किंवा deforestation थांबवण्यासाठी काय पावलं उचलू शकतो, ते deforestation थांबवण्यासाठी. जर का प्रत्येक व्यक्तीने असं ठरवलं की, मी माझ्या life मध्ये दरवर्षी, म्हणजे जितकी वर्षे जगेन, मला कळतंय तेव्हापासून, मी आणि माझं एक झाड, असं, असं दरवर्षाला एक. जर एक व्यक्ती वीस वर्षे जगत असेल, त्याने जर विसाव्या वर्षी असा संकल्प घेतला, तर तो चाळीस वर्षांपर्यंत, त्याचे वीस झाडं होतात. आणि वीस झाडं म्हणजे त्या ते खूप मोठे होतात. एका एका व्यक्तीची वीस झाडं, तर आपल्या भारतामध्ये अडीचशे करोड लोकं आहेत. त्याला जर प्रत्येकाला into वीस झाडं केली, तर कितीतरी खूप जास्त होतात. अन् प्रत्येक व्यक्तीने असं केलं तर आपल्याला वेगवेगळे plantation program वगैरे काही राबवायची जरुरत सुद्धा राहणार नाही. आणि आपल्याला life याचा affect असा होईल की जे पर्यावरण cycle बिघडलेली आहे की बाबा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडतं, हे सर्व deforestation ची कारणं आहेत. ते सर्व कमी कण्यासाठी आपल्याला मदत होईल त्यामुळे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त की बुवा हे यांनी करावी, त्यांनी करावं, असं न करता स्वतःपासूनच प्रत्येकाने जर सुरुवात केली, तर आपण deforestation विरुद्ध मोहीम काढू शकतो आणि deforestation विरुद्ध मोहीम जिंकू सुद्धा शकतो. फक्त वेळ आहे त्याची की आपल्याला की दुसऱ्यावर न दुसऱ्याला न सांगता स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. आणि आपण जेव्हा स्वतःपासून सुरुवात करू, तेव्हा आपण निश्चितच deforestation विरुद्ध चांगले काम करू शकू. आता deforestation चं एक अह आपल्या जे हवामान आहे, त्याच्यावरचा एक मोठा effect असा आहे की, आपण deforestation झाल्यामुळे काय होतं की हे जे ढग, त्याच्यात जी हवा राहते, ती हवा अडवल्याच जात नाही.

मार्ग build होण्यासाठी लाखो झाडं तोडली जात आहेत. आता लाखो झाडं तोडल्यानंतर सरकार ने सांगितलं आहे की बुवा तुम्ही road निर्माण करत असताना झाडं तोडल्या गेली, जेवढी झाडं तोडले तुम्ही, तेवढ्या झाडांची पुन्हा replantation झालं व्हायला. परंतु काय होतं, ते कागदातच राहते, कागदं पत्राच्या वरच राहते. ते actual मध्ये कधी होतच नाही replantation. ते कागदावरच दाखविल्या जाते.

परंतु ते शंभर झाडं, दोनशे झाडं, तीनशे झाडं जर actual मध्ये आपण जाऊन पाहिलं, तर ती लावलेली सुद्धा नसतात आणि जी लावलेली असतात त्याची कोणी काळजी घेतलेली नसते आणि ती काही दिवसांत automaticallyखतम झालेली असते.

प्रत्येकाने सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून जर का काळजी घेतली, झाडाचं संगोपन केलं, झाडं जास्तीत जास्त झाडं लावली, तर आपण deforestation विरुद्ध सहजप्रकारे जिंकू शकतो. आणि जर प्रत्येकाने असं केलं, तर आपण ती निसर्गाची, पर्यावरणाची साखळी जी बिघडलेली आहे, ती पुन्हा आपण एकदा जागेवर आणून ठेवू शकतो. हे सर्व करत असताना आपल्याला पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की, झाडे लावा, झाडे जगवा. आपण फक्त हे नाऱ्या पर्यंतच सीमित राहिलो. आज जर कोणाला म्हंटल की, झाडे लावा, झाडे जगवा, तो हो तर म्हणतो. पण जेव्हा actually कृती करण्याचा time येतो, तेव्हा कोणीही जिम्मेदार होत नाही, कोणीही त्याची responsibility घेत नाही

आणि तेच जर आपण एखाद्या उत्तर ठिकाणी, नाही उत्तर ठिकाणी सोडा. आपण एखाद्या जंगलाच्या जवळ जे असणारे, किंवा जंगल परिसरामध्ये असणाऱ्या गावामध्ये गेलो, तर तिथे उन्हाळा म्हणजे असा खूप मोठा उष्ण असा वाटत नाही मोकळी झाडांची हवा लागते, थोडा थंडावा लागतो आणि खूप enjoyable आणि खूप चांगल्याप्रकारे आपला तो time जातो. का जातो? कारण तिथे झाडं राहतात. ते आपल्याला चांगली हवा राहते, शुद्ध हवा राहते. वातावरण शुद्ध हवा असल्यामुळे वातावरण शुद्ध शुद्ध होतं. आता वातावरण शुद्ध झाल्यामुळे कसं माणसाचं आयुष्य, आपण जो श्वास घेतो, तो जर आपल्याला शुद्ध मिळाला, तर तुमचं मन जास्तीत जास्त प्रसन्न, प्रफुल्लीत राहतं. For example जर तुम्ही एखाद्या factory मध्ये काम करत आहे, तिथे एक pollution भरलेली हवा येत आहे, तुम्हाला मिळत आहे. धूर, धुरामध्ये काम करत आहे. आणि तेच जर तुम्ही एखाद्या fresh ठिकाणी, एखाद्या garden मध्ये, जिथे खूप सारी झाडं आहेत, मस्त हवा चालली आहे, तिथे तुम्ही उभे आहे, तुम्हाला एकदम fresh वाटतं. का वाटतं? कारण तुम्ही जी हवा घेत आहे, त्या हवे मध्ये pollution नाही, garden च्या.

जर का तुम्ही जास्तीत जास्त झाडं लावले, city मध्ये लावले, गावामध्ये लावले, सर्व परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडांचं plantation केलं, जिथे झाडं लावण्या जोगती जागा आहे, तिथे झाडं लावली आणि त्या झाडांचं सोबतच संगोपन करून ते झाडं वाचवली कोणत्याही झाडाची जास्तीत जास्त तुम्हाला दोन ते तीन वर्षांपर्यंत काळजी घ्यावी लागत असते. तुम्ही जर का दोन-तीन वर्षे काळजी घेतली आणि एकदा तेच झाड जर grow करून गेलं, तर तुम्हाला आयुष्यभर तेच झाड देतच राहणार आहे, तुम्हाला काही द्यायची गरज नाही. तुम्हाला त्याला पाणी टाकायचं काम नाही, काहीच नाही.

तर मित्रांनो, अशाप्रकारे आपण deforestation बद्दल समजलो. आणि deforestation विरुद्ध कशाप्रकारे आपण जिंकू शकतो, ते आपण यामध्ये पाहिलं. तर धन्यवाद. नमस्कार! मित्रांनो मी अस्तित्व, आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर. तर चला आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया, छत्रपती शिवाजी राजे भोसले हे एक भारतीय राजे आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही मधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन सोळाशे चवऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर औप औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापना केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशन पुनरु जीव जीवित केले. प्रदेशातील भूभागाची इत्ताम्भूत माहिती आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमिकाव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने

भाषे ऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र लढ्यात राष्ट्र वादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी करून घेतला. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मना मृत्यूनंतर सुमारे दोन शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदया बरोबर त्यांचे अधिक महत्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण, अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासमध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन जन्म दिवस हा शिव जयंती म्हणून साजरा होतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्म तारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीय शके पंधराशे एक्कावन शुक्रवार एकोणवीस फे फेब्रुवारी सोळाशे तीस हि शिवरायांची जन्म तारीख दोनहजार एक साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस हि एक जन्म तारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्म स्मरणार्थ एकोणवीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूची बद्ध केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवते वरून ठेवण्यात आले. एक आख्यायिके नुसार शिवनेरी गडावल गडावर शिवाई देवीला जिजाबाईनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजी राजेभोसले हे मराठा सेनापती होते.

जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचा दावा करणारे मुघल सल सल्लघन्न आहे. अह सरदार होते.

शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निझामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली. पण त्यानी पुणे हि नेमकीच आपली जहागिरी ठेवली. आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली. शिवाजी महराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुल कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांच्या त्यांना राजा हि उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यां त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच कुटुंबाच्या वास्त वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला. पार्श्वभूमी आणि संदर्भ इसवी सन सोळा सोळाशे

भारतातील डोंगर डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीराच्या बक्षिसाच्या संधी शोधात होते. ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकतात. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजी राजांनी विजापूर सरकारच्या पाठींब्याने मुघलानवर विरुद्ध केलेल्या मोहीम साधारणपणे अयशस्वी ठरल्या मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला. आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून या किल्ल्यावर जावे लागले लागले. सोळाशे अं छत्त छत्तीस मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजी राजांनी पुढे तुकाबाईनशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्यात रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजी राजे यांच्या एकोजी भोसले या पुत्रांनी पुढे अं सध्याच्या तामिळनाडू मधील

बंगलोर मध्ये शहाजी राजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडा कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सोळाशे अं

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या, त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजी राजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीका दाखल सोन्याचा मुलाम्याचे नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजी राजे लहान लहांनाचे मोठे होत असताना आणि मोठ झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्था स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली. असे काही इतिहासकार म्हणतात. इसवी सन सोळाशे चौसष्ठ मध्ये सुलतानच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळात गोंधळाचा फायदा घेऊन. सोळावर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तिथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला.

पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंडाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे बारामती आणि इंदापूर हि ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरण गडा समोरील मुरु मुरुम्देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड हि एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. त्यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांनी दाखल या घटनांची दखल घेऊन कारवाईची कारवाईची करण्याचे ठरवले. पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात अं घेण्याचा प्रयत्न विजापूर सरकारच्या आदेशांनुसार बाजी अं बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदारने शहाजी राजांना कैद केले. सोळाशे एकोणपन्नासमध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाच स्थान मिळवल्या नंतर शहाजी राजांची सुटका झाली. सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे पंचावन्न दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि सोळाशे छप्पन मध्ये वाद्ग्रस्थ परिस्थितीत चंद्रराव मोरे विजापूरचा सहकारी मराठा सर सन सरंजान्मध्ये सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सद्याचा महाबळेश्वरच्या Hill Station जवळील जवळ

चे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केल. या बलाढ्य कुटुंबाना

शहाजी राजेंनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधावृत्ती बाळगली आणि त्यांच्या बंडखोर कारवायांना तक्रार दिली. त्यांनी विजापुर ना शिवाजी बरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. सोळाशे चौसष्ठ व ते सोळाशे पासष्टमध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. अफझल खानशी लढा, शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानीमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिलशाह दुसरा सुलतान म्हणून सर्व साधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. सोळाशे च सत्तावनमध्ये सुलतानाने किंवा बहुदा त्याची आई आणि कारभारी हिने अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी

विजापूरचे विजापूरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले. जिथे त्यांच्या अनेक सहकार्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. वाईजवळ आला. तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. दोन्ही सैन्यांना आप आप पसात अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत. तर अफझल खानाकडे शक्तिशाली घोडदळ असून हि वेढा घालण्यापेक्षा साधनांची कमतरता होती. म्हनुन तो ही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यानंतर अफझल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांत भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरु झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझल खानाचा आग्रह होता. पण शिवाजी राजांच्या वकिलांनी अफझल खानाला गळ घालून प्रताप गडावरच भेट घेण्यास बोलावले. दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येक जन केवळ हा तलवारी सोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हझर असावा असे ठरवले गेले. अफझल खान हा आपल्या अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता. एका दशकापूर्वी खानाने अश्याच एका भेटी मध्ये एक हिंदू सरदारला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखत चिलखता मध्ये दडविला होता. तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंज्याच्या आतमध्ये वळविल्या आहे अह वळविल्या असल्यामुळे दिसणार नव्हती. याबरोबरच त्यांनी उजव्या हाताखाली हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाल हा विश्वासू सरदार होता. तर अफझल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांड दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफझल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफझल खानाने कट्यारीची कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला. परंतु चील्खात चिलखतामुळे शिवाजी राजे बचावले. अफझल खानाचा दगा पाहून शिवाजी राजांनी वाघनखं खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझल खानची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ते सय्यदने त्याचक्षणी शिवाजीवर दांड दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा हिम हि म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्यानमध्ये इशाऱ्यान प्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले. आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपानमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाझल खान आणि इतर काही सरदार लपत लपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होत्या होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड समान टाकून विजापूरला जनान्या सक सकट पळून गेले. दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या

अफझल खानचे खानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. विजयानंतर प्रतापगड गडाच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडलेले पकडले गेलेल्या शत्रूनपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले. आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षिसे देण्यात आली. अफझल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याचा त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार ईस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली. आणि त्या कबरीची कायम देखभालीची व्यवस्था केली. अफझल खानच्या मृत्यूनंतर शिवा शिवाजी राजांनी दगडोजी नावाच्या सर दगडोजी नावाच्या सरदारला कोकण पट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापूर पर्यंत जाउन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझल खानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. इथे आज आपला कार्यक्रम समाप्त झाला. असे मी जाहीर करतो. आपण भेटूया आता पुढच्या भागात. हॅलो विकास काय करायलास? काही नाही न्यूज बघायला होतो

काल नाशिक मध्ये ते इलेकशन झालं आहे ना त्याच बघायला होतो अं काय तिकडं काँग्रेस आलं वाटत

अं भाजप पडलं का तिथं, का अजून कोणता पक्ष होता तिथं? भाजप आणि अं काँग्रेस होता हा तर काँग्रेसआला का निवडून हो काँग्रेस चे बहुमत आलाय तिथं. हा हा हा

हो ना त्याच्यामुळेच भाजप ची सरकार अली ना तिथे कर्नाटक मध्ये काँग्रेस ची न